पूर्ण डुबली, काहीच नाही झाली दोन एकरात.

पराटी, आता किती दिवस झाले असतील त्या पराटीले.

हो काय आता मग कापूस निघणं चालू झाला काय? काय आता बोन, बोन फुटलं आता काय फुटणारे. अअ समजा कितीक निघाला तरी कापूस?

पन्नास हजार, कसा कसा पेरला कोणती बियाणोये? आपल्या आपल्या ह्या काय म्हणता, हो राशीची राशी

ते आठशे साडे आठशे का आठशे तीस

बरंय ना चांगलंए मग ह्या पाण्याच्या यानं पूर्ण शेती वाया गेली यंदा.

पूर्ण डूबजावच कामये, कृषी म्हंटल का झालं.

ठेक्याचा व्यवहार केला कि त्याला आयते पैशे द्यावे लागते.

बरं हाय, संत्र्याचे झाड कशे संत्र्याचे झाड ह्या वर्षी एकाद बी झाड नाही आले.

डुबाजच काम आहे.

हम्म किती दिल्या मामा पराटिले?

बराय न तरी एका दिवशी किती एकर धुंडन होते?

जास्त नाही होत जुडी तर चांगलीये ना?

आपल्या मदत करणारी

खात कितीक टाकलं फवारणी?

हा खाद टाकलाये एका एकरात आठ पोते

पहिले मारलं ते

मग आपलं

पण ते खूपच महागात पडते.

पाणी वल्ल्ल आसन ना हा विकत घेऊन वल्ल बुआ काय करता

इथं दीड एकर वल्ल्ल तीन हजारात. लै महाग हाय शंभर रुपये तासाच्या

कि तीस पस्तीस बोन्डे आहे याच्यावरती काय आहे

काय एकादी दोन अडीच तीनचा भाव जवळपास राहीन. काळ पेपरात आलं होत कि भाव बरे जाईन ब्वा कापसाचे उतरणार नाही म्हणून. नऊ हजार रुपयांची खरेदी झाली हो नऊ, सडे नऊ हजार रुपयाची खरेदी चालू आहे.

सध्या कापूस महाग होणाराय.

काय दीड एकर.

आपलं हे काय म्हणते त, आपलं हेच आपले हे

त्याले एका गेंगारात डबल दाना राहायते कि सिंगलच राहायते.

डबल दाणेवाला मंग बारा राहत असेल तुझा

अअ पाणीभरून पेरला का चणा? नाही पेरला आता पाणी विकत घेऊन वावर बरे आहे ना तुमचे

त्याच्यामुळं बरं होत ना जरासं आमच्या इकदे तेव्हडे खास वावर नाहीये. नाही नाही आमच्याकडे बरे हा हा